कबड्डी पण चांगल वाटत चांगल मला क्रिकेटच कब्बडी तर आहेच चांगली कब्बडी कब्बडी मध्ये मस्त मजा येते बॅटमिंटन पण चांगल हे रात्री खेळाय साठी तू खेळतोय का रात्री बॅटमिंटन

मी नाही खेळत मी कब्बडी खेळतो तो आपला पटना अं हे बघ जे मागे पटना पटना नाहीका पाहील त्यांच्या कडे तो एक एक player होता त्याने पूर्ण च्या पूर्ण ऑल आऊट आणले होत म्हणजे नाही six six आणले होते player पाहत आहे ना हा कबड्डी कबड्डी पहायला मज्जा येते मला ते कोणत त्याच नाव काय आपला त्याने जबरदस्त काय मला पण नाही मला कबड्डीत आहे जास्त interest हो काय मस्त खेळतो यार तो कबड्डी पाटणा पाटणा पाटणार नाहीका पाटणा पाटणा पायरट्स कमव तेच प्रदीप प्रदीप नरवाल प्रदीप नरवाल

त्याची बहुत चर्चा आहे कब्बडी मध्ये मग

चांगला आहे का तू हो खूप दिवसांनी

कोण चांगलाच आहे ना मी चांगलाच आहे हो हो ठीक आहे भेटु मग मग आता

हो भारतच भारतच येणार आता पहिल्या number वर तर आलाच पाहिजे तो हो आता तेच पाहायचं आहे राव जिंकला पाहिजे आता हो तो चालल तर चांगला आहे ना

हो ठीक आहे भेटू मग रायगड किल्ला, राय रायगड किल्ला हा खूप भारी आहे बघायला पण, अं रायगड किल्ला सर्व प्रथम रायरी हा नावानेच ओळखला जातो. अं म्हणजे ओळखल होत. अं या किल्ल्यावर जाण्यासाठी एकोणविसशे सदु एकोणविसशे सदुसष्ट पायऱ्या आहेत. हम्म आणि हा किल्ला पाहायला मी माझ्या friends सोबत गेले होते. खूप enjoy केला आम्ही तिथे खूप भारी हा आहे, हम्म रायगड किल्ला महाराष्ट्र किल्ल अं हे डोंगरी भाग डोंगरी भागात असल्यावांनी आहे. रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांनी बांधलेला आहे. रायगड किल्लावर स मुद्रा अं सपाटीपासून अं सत्तावीसशे foot उंचीवर आहे. खूप मोठा आता तर सगळ्या किल्ल्यामध्ये खूप मोठा किल्ला आहे तो, तिथे चढायला खूप म्हणजे आम्ही दमलो होतो. अं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्हात्तर साली हा किल्ला ताब्यात घेतला होता. अस आम्हाला तिथल्या guards ने सांगितलं तिथली माहिती दिली, तिथली माहिती दिली त्या guards नं आम्हाला आणि अं अं रायगड किल्ल्याला आपण आपल्या आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी लिंगोजीना जवळ दुसऱ्या किल्ल्याला स्थापन केली. रायगड किल्ला हा एकोणविसशे एकोणऐंशीमध्ये झुल्फिकार खानाने ताब्यात घेतलेला आणि मुघलशाही की औरंगजेबने रायगड किल्ला हे नाव बदलून इलाहगड असे नाव ठेवले होते. रायगड किल्ला एकोणविसशे पंच्याहत्तरमध्यी ब्रिटिश इंडियन कंपनीने स्थापित म्हणून म्हणून ओळखला आणि आणि राय रायगड चा किल्ला नऊ मे अठराशे अठरा रोजी इंग्रजांच्या ताब्यात गेला. आता रायगडचा किल्ला अं प्रवासी परिचित परीचेत आहेत असे म्हणतात. अह तिथं माहित का जाण्यासाठी आहे ना मुख्य काही दरवाजे आहेत. आणि पहिला दरवाजा महा दरवाजा म्हणून एक दरवाजा आहे. पाच दरवाजे आहेत त्या मधला एक महा दरवाजा, नगारखाना दरवाजा, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, वाघ दरवाजा पाच किल्ले त्यामध्ये रायगड किल्ल्याला पाच दरवाजे, आम्ही पाची दरवाजे बघितले, हा रायगड किल्ला चारही बाजूने मोठ्या, मोठ्या-मोठ्या खडकांनी अं वेढलेला आहे.

अं परत पाणी पिण्याचे दोन स्त्रोत आहेत, जे गंगा, यमुना म्हणून ओळखले जातात, तिथं नद्या आहेत तिथं पाणी पिण्याचे तिथे म्हणजे दोन नावाने ओळखले जातो गंगा, यमुना

शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी बांधले होते.

गंगासागर तलाव रायगडचा, परत जगदीश्वर मंदिर रायगड किल्ला, रायगड संग्रहालय, महाड अं रायगड, रायगडमधील अं राजभवन, रा राणीचा राजवाडा रायगड किल्ला, मढे घाट, धबधबा पुणे, अं देवगिरी beach आणि पूर्ण ठिकाण बघितले, हे रायगडच्या आजूबाजूभोवतीलाच आजूबाजू आजूबाजूला आहेत. पण खूप भारी आहे इथं ते ठिकाण आम्ही पाहिले टकमक अं टोक point रायगड किल्ला पाहिला अं तो नाही का हम्म बाराशे foot उंचीवर असेन. शिक्षा बिंदू म्हणून ओळखलं जातं त्याला सह्याद्री पर्वतरांगेचा सुंदर दृश्य दिसतं तिथुन अं टकमक टोक अं point मुळे रायगडचा किल्ला प्रसिद्ध दिसतो. अं त्याच ठिकाणी आणून दरीत अं शिक्षा करण्यात आ अं शिक्षा करण्यात आली. हि ठिकाण सुंदर आहे आणि प्रसिद्धसाठी पण धोकादायक आहे. त्यानंतर आम्ही गंगासागर तलाव पाहिलो, ते पण रायगडच्यासमोर अं किल्ल्यासमोरच गंगासागर तलाव पसरलेला म्हणजे आहे. तिथे शिवाजी महाराजांना राजवंटी रायगडचा स्थापना केली. तिथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अभिषेक अं वेळी गंगा तलावाच्या पाण्या पाण्यातून या नदीची स्थापना झाली होती. अं बाजूने बर्फात झा झाकलेले खडक राणीचे आणि प्रवाशाची शोभा वाढली, अं आम्ही राणीवाडा बघितला अं राणीचा राजवाडा, महाराणीचा महालही पाहण्यासारखा आहे. याला राणी वास हा नावानी ओळखली जाते. गंगासागर समोर आहे आणि तलावाची मध्यभागी आहे परत palace मध्ये पण खाजगी घोडे अं असे खू या वाड्यामध्ये संपूर्ण बांधकाम लाकडाचेचं होते, हम्म परत आम्ही त्यानंतर जिजामाता plus अं place palace मध्ये गेलो. अं जिजा जिजाबाई या शिवाजी राजा भोसले यांच्या मातोश्री होत्या. अं रायगड किल्ला जिजा बाई palace देखील हा जिजाबाई यावून अतिशय संस्कारी आणि आत्मचिंत स्त्री म्हणून ओळखले जातात. अं असं म्हणतात कि हा इंग्रजांच्या राजवाड्यातून हा वाडा निर्माण झाला. त्याचमुळे संरचना हरवली आहे. म्हणजे ते किल्ला अं इंग्रजांच्या ताब्यात होता. तिथून घेतला त्यानंतर आम्ही जगत जगदीश्वर मंदिर बघितले, अं हे मंदिर शिवाजी महाराजांनीच बांधले होते, ते हिंदू मंदिर म्हणून ओळखतात तिथं अं शिवाजी महाराज रायगड हा मंदिर रोजच येत होते. रायगडहून शिवाजी महाराज दररोज तिथं येत होते. या मंदिरात घुमटदेखील मुघल व वस्तूची प्रतिबिंब आहे. जगदीश्वर हि मंदिरातील पहिली दैवत आहे. इथं तुम्हाला रायगड किल्ल्यावर जायचं असलं ना अं तुम्ही तिथे गेलात तर आम्ही तुम्हाला सांगितलं त्या जगदीश्वराचे दर्शन घेतलेस पाहिजे. तुम्ही जर रायगड किल्ल्यावर गेलात की देवीचे दर्शन नक्की घ्या आणि सगळे जिजामाता प्लॅ अं palace अं जगदीश्वर मंदिर, परत राणी राजवाडा, गंगासागर तलाव, अं टकमक टोक पाय point परत मढे घाट धबधबा ते पण पाहून खूप भारी आहे तिथे धबधबा पण आहे रायगड किल्ला एक मुख्य घाट धबधबादेखील आहे तो अं म्हणजे खूप भारी आहे तो धबधबा. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हा पुण्यातील हा मध्यभागी मढे घाट धबधबा अं बहात्तर किमी अंतरावर आहे. अं त्यात हिरवेगार झाडे बला टेकड्या आणि सुंदर नद्या याचे एकत्रीकरण आहे. प्रवासात सुंदर म्हणजे अं घाट धबधब्यात भेट द्यावंच तुम्ही असं मला वाटतंय खूप भारी वाटत तिथे गेल्यावर अं रायगड किल्ल्याच्या अं अं उठभऱ्यामध्ये आणि बंद करण्यात ही रायगड किल्ला पाहण्यासाठी सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत खुल्ला असतो. आपल्याला त्या timing मध्ये तिथं जात येत. तिथे guard पण असतात आपल्याला माहिती देण्यासाठी ते आपल्याला सगळं सांगतात कुठं काय आहे, कुणी काय केलतं, अं कसं काय आहे, मला तर असं वाटतं कि तुम्ही नक्की जा तिथं माहिती घ्या अं फिरण्यासाठी पण खूप छान आहे. अं रायगड किल्ल्याजवळी अं अं परत रायगड किल्ल्यात राहण्यासाठी आपली म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं पण भेटू म्हणजे अं रायगड किल्ला हे शहरातील उत्तम प्रवासी ठिकाण आहे. जिथुन रायगडावर जाण्यासाठी रायगड रस्त्यावर अं गडावर जाता येतं विमान

अं रायगड किल्ला अं रायगड किल्ला अं रायगड किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात आहे, तो डोंगरी भागातील असलेला असा एक असा किल्ला आहे तो रायगड किल्ला एकूण सोळाशे त्रेपन्न साली तिथे शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याचे जीर्णोद्धार केले. रायगड किल्ला भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक केल्यापैकी एक रायगड किल्ला प्रथम दोन दहा ते तीस अं मध्ये बळी राजा चंद्रराव मोरे यांनी बांधला होता, तो किल्ला राजा ते राजाचे चंद्र यांचा मृत्यू तिथे राजभोवती राजवट सुरु झाली परिणामी सोळाशे म म मराठा सम्राजांनी राजा शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला ताब्यात घेतले आणि काही वर्षासाठी ते आपल्या बनले काही कारणाने कारणा काळानंतर शिवाजी महाराजांनी त्यात काही सुधारणा आणि पूर्ण केली त्यानंतर ही त्यांचे नाव बदलून रायगड ठेवले आणि अं अं किल्ल्याचे नाव हे रायगड ठेवले. अं शिवाजी महाराजांनी

Hello

हो, ठिक आहे मी बरी

बाकी कसा सगळा तिकडे?

हो, माझ्या एकडे पण ठिक आहे, सगळे वेवस्थित घरचे कसे आहेत तुझे? हा, घरचे पण सगळे ठिक आहेत.

तुझी आई कशी आहे? हो, माझी पण ठिक आहे, ये एक दिवस इकडे माझ्या कडे हा बघते येईन एक दिवस सुट्टी काडुन कुठे राहतेस तशी तू? मी राहते इकडे हम्म मुंबई ला राहते

मी इथे पुण्याला राहते, ते लांब आहे ना थोडं तर एक दिवस सुट्टी काढायला लागेल यायला. Job करतेस के नाही आता?

हा हा हा

Just आता just लागलंय माझा job पण मला पण कधी पासून job नव्हता

मी पण शोधत होते job चा भरपूर दिवस एक दोन वर्ष झाली तरीपण job मी शोदतच होते भेटतच नव्हता अजिबात job मंग मुलांच, मुलं कितविला आहेत? मुलं आहेत, एक आहे पाचवीला आहे मुलगी माझी एकच आहे मुलगी ना

मला पण एकच हे मुलगी ती पण पाचवीलाच आहे.

तेच मंग कुठल्या school मध्ये तिकडे टाकळेस board कुटला आहे?

फुडे कसा फायदा होईल ना म त्या board चा

पण fees वैगेरे पण जास्त आहेत ना CBSE वाल्यांचा? हो fees आहेत भरपूर fees जास्त आहेत. एक तर आताच पाच पाचवीला आहे, तर ते आता जास्त fee असेल ना?

पाचवीला जास्त साठ सत्तर हजारा ते fee

पूर्ण वर्षाची तेच fees वाढल्यात अह पयले पय पयले नव्हत्या एवढ्या fees

CBSEICSE वैगेरे वैगेरे सगळ आहे आत्ता

तेच आता काय शिक्षण तर Important आहे ना सगळ्यांना हो ना शिक्षणा शिवाय काई मार्ग नाही ना शिकू

तेव्हाच कायतरी आपल्याला नोकरी वैगेरे काय तरी आपण बनू शकतो काई करू शकतो ना

शिक्षण तर important असते कारण त्याच्यामुळे वेग वेगळ्या गोष्टी पण शिकायला भेटतात अह जर जर शिक्षणा मध्ये आवड नसेल तर कुठल्या एका topic मध्ये जरी आवड असेल तरी पण ते करून आपण फुढे अह

designing ची असतात hotel management ची असतात हो, तेच शिक शिकायलाच लागत त्यासाठी पैले कस शिकणे एवढ काय हम्म घ्याचे नाय important पण अता शिकणे important आहे.

शिक्षण तर पाहिजेच ना हम्म

आपण आता शिकु तरच पुढे मुलांना फायदा होईल ना त्यांचा तेच पैशे तरी कमवायला पण शिक्षणच अं जरुरी आहे जरुरीआहे. अं आता कस शिकता शिकता पण job अह job पण मिळून जातोय ना

तेच, आणि आता कस पैले सारक नाहीये आता कि एकाच Field मध्ये जायच आता खूप सारे मार्ग पण आहेत त्याचा मुळे मुलांना त्यांच choice पण भेटतात कुठे जायचा कुठे नाही मझे त्यांचा interest मध्ये जाऊ शकतात.

तेच कोणाला engineer बनायचं engineering करायच असेल तर ते त्या field मध्ये जाऊन त्याचा मध्ये पण खूप सारे option आहेत software engineer, civil engineer, hardware

आह त्या त्याजा मधून मग जे आवडेल ते घेऊ शकतात डॉक्टर बनायचं असेल तरी पण doctor मध्ये खूप option आहेत त्याचा मुळे मुलांना काय बनायचे ते बनू शकतात.

तेच सगळे आहेत option चांगले आहेत फुडें मुलांचा फायदा होतो ना नंतर जरी engineer घेतल engineer side ला गेला तरी पण मुलांना फायदा होतो ना फुडें जाऊन software engineer hardware engineer अशा option आहेत ना भरपूर.

आणि कस शिकताना पण अं first year engineer second year engineer मध्ये गेले तरीपण त्यांना job मिळून ते फूडच पण शिक्षण करू शकतात मुलं सुद्धा

आता अस नाहीये का घरूनच त्यांना support पाहिजे स्वतः पण ते करून स्वतः च शिक्षण पूर्ण शकतात स्वतः करू शकतात खूप वेगवेगळे options निगाले आहेत त्याचा मुळे ते स्वतः independent आहेत मूळ आता पैले कस independent नव्हते हम्म पैले अस नव्हत ना options वगैरे

तेच तर ते बारा कढे मुलेला काय करायच ठरवलंस मी अह doctor बोलतीये. doctor ला पण भरपूर पैशे लागतात ना

तुजा गावी असेल ना जमीन वैगेरे असेल ना काय?

बगेन ते आता पुढे तिच्या ति तिच्या mark कान वर depend आहे.

हुशार चांगली डोकं असेल तिचा शिक्षणात चंगळा तर

तेच तिला अं तिला interest पाहिजे आणि अभ्यास पण पाहिजे त्यासाठी अभ्यास पण खूप अह महत्वाचा आहे कारण कि doctor साठी अभ्यास जास्त लागतो ना

Doctor ला भरपूर अभ्यास करायला लागतो.